आणि ते विमानं उडत नाही आहे.

कुणी धावपळ करत आहे कुणी दुकानामध्ये आहेत.

कोणी उभे आहे कोणी बसलेलं आहे.

वरील चित्र हे एक घर बांधकाम चालू आहे.

चार मुले आहेत दोन मुली आहेत.

वाईट कलर ची कार आहे मला व्हाईट कलर ची कार नाही आवडली ब्लॅक कार ची आवडली आहे.

वरील चित्रांमध्ये हे टॉकीज च चित्र आहे.

खूप छान दिसतायत ते फुलं साईड ला पूर्ण इकडे झाडच आहेत आणि हिरवी हिरवे आहेत मस्त--